ही एक हिस्टॉरिकल जागा दिसत आहे. याच्यात मागची जे स्ट्रक्चर आहे ते हिस्टॉरिकल आहे.

एक बस स्थानक दिसत आहे एक माणूस मधे वेट करत उभे असलेली दिसत आहे काही मानस ते बसच्या जवळ दिसत आहे काही माणसे बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.

एक पेंटिंग दिसत आहे. जी बोर्ड लावलेली आहे डिजिटल फ्लेक्स आणि खाली काही कचरा वगैरे पडलेला आहे उ उभ्या आहे मैदानात उभ्या दिसत आहे.

आणि तिथे एक दगड दिसत आहे. मला वाटलं ते दगडांनी बनलेलीच आहे सगळं आणि तिथे एक शिवलिंग पण दिसत आहे.

इकडच्या साइड ने एक डेली नीड च अ दुकान दिसत आहे बाहेर एक बाटली दिसत आहे आणि अजून तारा वगैरे गेलेली दि--

हे बसस्थानक दिसत आहे बसेस उभे आहे हा चार बसेस उभ्या दिसत आहे. एस_टी च्या शहर बस सेवा दिसत आहे ही.

हा एक क्लिनिक आहे आयुष हेल्थ केअर क्लिनिक न अ डॉक्टरांच नाव डॉक्टर पियुष पी खातकर आहे हे फॅमिली फ़िजिशिअन आणि डायबीटी डायबिटीलॉजिस्ट दिसत आहे यांच क्लिनिक दिसत आहे.

आणि हे ट्रेडिशनल वेअर ड्रेस बनवतात मला वाटतय ची दोन्ही सोदे बाजू समोर एक माणूस बसलेलं दिसत आहे.

आ खाली फ्लोरिंग दिसत आहे तिथ काही फ्लोरिंग ठेवलेली आहै त्याला आपण फरश्या म्हणतो.